इथे आपण एक सलून पाहू शकतो समोर आरसा आणि काही साहित्य ठेवलेल आहे दोन खुर्च्या आहेत.

समोर आपण दोन बिल्डिंग पाहू शकतो एका बाजूला मेडिकल कॉलेज चे बिल्डिंग असल्याचे दिसून येत आहे तर दुसर्‍या बाजूला जी इमारत उभारलेली आहे.

समोर आपण एक इमारत पाहू शकतो. इमारत ही तीन मजली आहे इमारतीच्या समोर ग्राऊंड आणि--

मध्ये प्रे करण्यासाठी व बसण्यासाठी खुप सारी जागा आहे आणि बाजूला दोन ते तीन किडक्या असल्याचे दिसून येत आहे.

इथे समोर आपण चर्च ची एक इमारत पाहू शकतो इमारतीवर सुंदर अशे नक्षीकाम केलेलं आहे इमारत हि पांढर्‍या शुभ्र रंगाची आहे.